ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल नॅविगेशन कॅमरा व्यू विषयी आहे
आपण ब्लेंडर 259
मध्ये कॅमरा नॅविगेट करणे शिकू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
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण नवीन कॅमरा व्यू साठी कॅमरा चे लोकेशन स्थळ बदलणे कॅमरा व्यू रोल पान डॉली आणि ट्रॅक करणे आणि फ्लाइ मोड चा वापर करून नवीन कॅमरा व्यू निवडणे शिकू
मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेण्डर प्रतीष्टापन करणे माहीत आहे
जर नसेल तर कृपया आमचे मागील ब्लेण्डर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा
डिफॉल्ट द्वारे जेव्हा ब्लेंडर उघडते तेव्हा 3डी व्यू यूझर परस्पेक्टिव्ह व्यू मध्ये असते
आता कॅमरा व्यू वर जाऊया
3डी पॅनल च्या खाली डाव्या कोपऱ्यातीलview टॅब वर जा
मेन्यु वरुन कॅमेरा वर लेफ्ट क्लिक करा
कीबोर्ड शॉर्ट कट साठी नमपॅड 0 दाबा
जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे
नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास यूझर प्रेफरन्स वरील ट्यूटोरियल पहा
हे कॅमरा व्यू आहे
बिंदुकीत बॉक्स सक्रिय कॅमेराचे व्यू फील्ड आहे
या बिंदुकीत बॉक्स च्या आतील सर्व ऑब्जेक्ट्स प्रस्तुत केले जातील
रेंडर सेट्टिंग्स बद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू
ब्लेंडर तुमचे सध्याचे व्यू पॉइण्ट जुळविण्यासाठी सक्रिय कॅमेराचे स्थान आणि दिशानिदेश ची अनुमती देते
हे कसे करायचे ते पाहु
परस्पेक्टिव्ह व्यू वर पुन्हा जाण्यासाठी नमपॅड 0दाबा
तुम्ही पाहता की कॅमरा व्यू वरुन स्विच करण्यासाठी शॉर्टकट नम पॅड 0एक टॉगल आहे
माउस व्हील किंवा MMBपकडून ठेवा आणि जेथे तुम्हाला तुमचा कॅमरा ठेवायचा आहे त्या स्थानावर व्यू ला रोटेट करण्यासाठी माउस ला हलवा
मी हे स्थान निवडले आहे
कंट्रोल Alt आणि नम पद झेरो दाबा
कॅमरा नवीन स्थानावर जाईल
3डी व्यू त्याच वेळी कॅमरा व्यू मध्ये बदलते
ब्लेंडर तुम्हाला कॅमरा वरील काही नॅविगेशनल क्रिया करण्याची ही अनुमती देते जसे की रोलिंग पॅनिंग ट्रॅकिंग इत्यादी
आता आपण हे पाहु
कॅमरा निवडण्यासाठी बिंदुकीत बॉक्स वर राइट क्लिक करा
येथून तुम्ही कॅमेराचा कुशलतेपूर्वक वापर करू शकता जसे की तुम्ही इतर ऑब्जेक्ट चा उपयोग करता
लक्षात ठेवा ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला कॅमरा व्यू मध्ये असणे आवश्यक आहे
पहिली क्रिया आपण कॅमरा व्यू रोल करणे पाहुया
ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील र दाबा
आता माउस ला डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली हलवा
डिफॉल्ट स्वरुपात हे कॅमेराला त्याच्या लोकल z एक्सिस मध्ये रोटेट करते म्हणजे अक्षाच्या भोवताली जे कॅमरा व्यू च्या आत किंवा बाहेर येते
क्रिया रद्द करण्यासाठी स्क्रीन वर राइट क्लिक करा किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा
हे तुम्हाला तुमच्या आगोदरच्या कॅमरा व्यू वर पुन्हा घेऊन जाईल
आता पुढील क्रिया आपण कॅमरा व्यूवचे पॅनिंग पाहुया
पॅनिंग दोन दिशेत असते डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली
ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील र दाबा
एक्स दोन वेळा दाबा
पहिला एक्स रोटेशन ला ग्लोबल एक्स अक्षावर बंद करतो
दुसरा एक्स रोटेशन ला लोकल एक्स अक्षावर बंद करतो
आपण ग्लोबल आणि लोकल रुपांतरित अक्षाबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकूltpgt आता माउस वर आणि खाली हलवा
कॅमरा व्यू वर आणि खाली हलेल
आता य दोन वेळा दाबा
पहिला Yरोटेशन ला ग्लोबल य अक्षावर बंद करतो
दुसरा य रोटेशन ला लोकल Yअक्षावर बंद करतो
आता माउस डावीकडून उजवीकडे हलवा
कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याउलट हलेल
कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट क्लिक करा
आता आपण कॅमरा डॉली कॅमरा बैठक करूया
असे करण्याच्या दोन पद्धती आहेत
पहिली कॅमरा पकडण्यासाठी जी दाबा
माउस व्हील किंवा एमएमबी पकडून ठेवा आणि माउस ला वर आणि खाली हलवा

दुसरी पद्धत तुम्ही कॅमेराला त्याच्या लोकल zअक्षा सह हलवू शकता
Gदाबा
नंतर कॅमेराला लोकलz अक्षावर बंद करण्यासाठी दोन वेळा झ दाबा
आता माउस वर आणि खाली हलविणे समान प्रभाव देते
कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट क्लिक करा
कॅमरा व्यू ला डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली ट्रक करणे म्हणजे यास लोकल Xकिंवा य अक्षावर फिरवणे
जी दाबा
एक्स दोन वेळा दाबा आणि माउस डावीकडून उजवीकडे हलवा
कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्या उलट ट्रॅक होतो
आता दोन वेळा Yदाबा आणि माउस ला वर खाली हलवा
कॅमरा व्यू वर आणि खाली ट्रॅक होतो
कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट क्लिक करा
ब्लेंडर कॅमरा साठी फ्लाय मोड सुद्धा पुरवीतो
फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift एफ दाबा
आता तुम्ही कॅमरा व्यू ला तीन पद्धतीने हलवू शकता
पहिली पद्धत कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरुन
झूम इन करण्यासाठी कीबोर्ड वरील Wदाबा
झूम आउट साठी स् दाबा
डावीकडे हलविण्यासाठी आ दाबा
उजवीकडे हलविण्यासाठी डी दाबा
कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट क्लिक करा
दुसरी पद्धत कॅमरा व्यू ला झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन
फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift एफ दाबा
झूम इन करण्यासाठी माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा
शॉर्ट कट साठी नंपाड दाबा
झूम आउट करण्यासाठी माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा
शॉर्ट कट साठी नंपाड दाबा
कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट क्लिक करा
कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलविण्यासाठी शेवटची पद्धत फ्लाय मोड मध्ये स्क्रोल करून किंवा माउस व्हील वापरणे ही आहे
फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift F दाबा
डी दाबा आणि माउस व्हील वर आणि खाली स्क्रोल करा
कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलेल

कॅमरा व्यू बंद करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट क्लिक करा
हा आहे तुमचा नवीन कॅमरा व्यू
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
आता नवीन फाइल मध्ये कॅमरा आणि कॅमरा व्यू चे स्थान बदला आणि तुमचा कॅमरा रोल पॅन डॉली आणि ट्रॅक करा नवीन कॅमरा व्यू निवडण्यासाठी फ्लाय मोड वापरा
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्या कडून मिळालेले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद